हा मला नोकरी बद्दल तुमच्या माहिती सांगा कि कास चाललंय काय.

तर आमच्या जॉब मध्ये ड्रॉईंगस वगैरे बनवाव्या लागतात.

तर इथे ऑफिस मध्ये बिल्डिंग च्या ड्रॉईंगस असतात, बंगलो च्या ड्रॉईंगस असतात.

तर ऑफीस चा टायमिंग सकाळी आठ ते पाच असतो किंवा एक्सटेन्ड पण करतात टायमिंग वेळ.

हा हा म्हणजे ह्याला भरपूर मेहनत लागते ना तुम्हाला?

अजून असं एक काम तुम्ही म्हणजे कुठं शिकलाय का तुम्ही पहिल्या पासून असं तुमच्या अंगात कलाये ही

स्वतःसुद्धा, कला पण आहे चित्रकला पण त्यासाठी लागते आणि अअ शिक्षण पण तेच चालू आहे. हा म्हणजे मी मनाली ची रांगोळी वगैरे बघताय ना ताईंच्या घरात केलेली डिसाइन ते.

ते बघून मला असं वाटलं कारण की तुम्ही दोघांनी त्यांच्या घरात खूप छान डिझाइन केलती ना वेल न ती.

तुम्ही दोघा, भाऊ बहिणी दोघांमधी ती कलाये ना?

मनाली ने परवा दिवाळीत रांगोळी काढलेली बघा ती पण खूप छान होती.

जॉब इथेच लोणावळ्यामध्ये डिजाइन वर्कशॉप म्हणून फ़र्म आहे

हा हा बरं बरं ठीक आहे. आमच्या इकडे कस शेतात वगैरे कामाला जाते मी पण दिवसाला दोनशे रुपयेच पगार पडते. त्या हिशोबाने तुम्हाला एव्हडं पण कष्ट भरपूर लागते इकडल्या भागाला तुम्हाला पण तेव्हडात्रास होतो का वो तिकडं? त्रास नाहीये सावलीत बसून काम असतं.खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करायच असत. हां म्हणजे एवढ पण काय नाही म्हणजे पगार तर बरा पडतो का तसा तुम्हाला?

हो पगार साधारण वीस, पंचवीस, बारा असा पगार असतो. हा हा मग बराय तस चा शहर गावात तुम्हाला परवडत पण ना तस?

ह हं तेच म्हणल काय चालले मम्मी, पप्पा ते बरेत?

हा मग आता लग्नाचा विचार केलाय का नाही काही?

आ हा मग आता तुम्ही आता सध्या पण आता ते कामचं करतायसाना? हो आता सध्या सतरावी सहा महिने बाकी आहे.

मग आता तुमच्या शिक्षण थोडं राहिले काय बाकी?

सतरावी चालूये उम्म मग आता परत तुम्ही आर्किटेक्ट मधेच करणार ना?

असं तुम्ही तुमच्या घरी पण खूप छान असं डिज़ाइन वगैरे करता ना? गणपती वैगेरे काय काय करता बघते मी.

तर तुम्ही जी नोकरी करताय हि तुमच्या दृष्टीनं तुम्हाला आवडलं अशीये.

तुमच्या इच्छेनं तुम्हाला पाहिजे असं म्हणजे पैशाचा काय प्रश्न नाय पण तुम्हाला ख़ुशी भरपूर होते या कामतंन, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काम करताय तुम्ही.

हां तुमच्या आवडीचं काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही वाटत नाही त्याचा लोड वगैरे ना.

आता मग कधी आता कामावर आहे का घरी आहे तुम्ही?

आज सुट्टी आहे व्हय मग उद्या पासन काय टाईमिंग आहे तुमचा कामाला जायचा? उद्यापासून, सहा महिने कॉलेजचेच बाकी आहे त्यामुळे कॉलेजच चालू आहे सध्या. कॉलेज चालू आहे मग तुम्ही काय असं

जॉब चालू असतो, सुतार काम चालू आहे.

आ हा ठीक आहे तेच म्हणाल काय चाललंय बघावा. आता तुम्ही अभ्यास पण करताय आणि काम पण करताय मग तरी पण तुम्हाला घरी ते काम करून पण कॉलेज करून बाहेरन काम करून तुम्हाला तरी वीस, पंचवीस हजार पर्यंत पगार भेटते.

अजून मी फर्नीचरमध्ये बेड घरातल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वस्तू कपाटे हे सगळं तुम्ही स्वतः स्वतः मटेरियल आणून घरी तयार करताय ना?

हो ज्या कस्टमर ला पाहिजे असेल तर त्यांच्या घरी जाऊन बनवतो किंवा त्यांना बनवून देतो. हा, हा म्हणजे तुम्ही घर बघून घराच्या हिसाबण पण आतल्या आत म्हणजे ते आपल्या घराच्या आकार आन साईझ च्या हिसाबण पण तुम्ही बनवू शकता ना फर्निचर.

जो जर छोट घर असलं तर त्याला कुठल्या डिझाइनमध्ये कुठले आकारमधी काय बनवायला असं पण चालतय ना? हो हो तशी प्रकारे सुद्धा बनवता Unclear